एक व्यक्ती पायऱ्यां सेफ्टी च काम करत आहे पायऱ्यां सेफ्टी हे काम करताना त्यांची सेफ्टी पण बघितली जाते त्यांना लाईव्ह जॅकेट दिल जात आणि शिवाय त्यांच्या डोक्या वरती पिवळ्या कलर च हेल्मेट असत हे जर कुठे आग वगैरे लागले तर ह्या व्यक्तींना कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना बोलावू शकतो.